एक मोठ उडाण पुल आहे उडाण पुल पुला च्या खाली खुप सारे लोक जाण येण करून राहीले आहे.

हे एक मोठ गार्डन आहे गार्डन मध्ये रंगबेरंग लाइट लावलेली आहे मोठ मोठी झाड आहे.

खुप मोठ मंदिर आहे मंदिर ऑरेंज कलरच कलर च आहे प्रत्येक प्रकारचे दरवाजा खिडकी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे बाजूला खुप मोठ हिरवगार डोंगर आहे त्या डोंगरावर हिरवेगार झाड फुलांची झाड पण आहे.

आकाश खुप निळ्या कलर च दिसून राहील इथे दण--